हॅलो अनिकेत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

अरे ऐक ना तुमच्याकडे पाणी येतंय का रे रोज प्यायच हो आमच्याकडे तर काही प्रॉब्लेम नाहीये पाण्याचा...

अरे काय माहीत पाणीच नाहीये म्हणतात धारणामध्ये पाणी नाहीये म्हणून पाणीपुरवठा कमी केला आहे... आता चार दिवसाला पाणी सोडणार म्हणतायेत वैताग आलाय राव रोजच्या रोज रोज रोजच्या रोज एक एक जार पुरत नाही दोन दोन जार पाणी घेऊन याव लागतय आत्ताच ही परिस्थिति तर उन्हाळ्यात तर किती भयंकर परिस्थिति होत असेल... अरे हो ना यार खूपच अवघड होऊन बसलय सगळ एकतर आपल काम वेगळंच पडतंय आणि परत हे पाण्याच मधेच काय काय येऊन बसतय काय माहिती बर ते पाणी पण स्वच्छ नसत... अरे खूपच म्हणजे ते तर माहितीये का फिल्टर केल्याशिवाय प्यायच कामच नाही राहील आता पाणी कारण मी जनरली बऱ्याच वेळा काय करतो भांडे भरून ठेवतो ना तर तळाशी इतका गाळ आणि इतकी घाण बसलेली असते त्याच्या आणि त्याचा वास पण येतो कधी कधी पाण्याला...

म्हणजे प्रत्येक सोसायटी मध्ये करत नाही ना आता तुझ्याकडे करतात आमच्याकडे काय म्हणतात एक तर रेन वॉटर हारवेसटिंग पण करत नाहीत... आणि रीयुज पण करत नाहीत त्याच रिसायकल करून त्या पाण्याच म्हणून मग आमच्याकडे हा प्रॉब्लेम आहे आणि गाड्या तर काही लोक अश्या धुतात की काही एखादा हत्ती धुताएत अश्या गाड्या धुत असतात किती पाणी वापरतात ते गाडी धुण्यासाठी...

दहा दहा बकेट पुरत नाहीत त्यांना पाणी गाडी धुण्यासाठी

मग काय तर मग ह्याच्यामुळे असच होत एकतर स्टोरेज करून ठेवतात ते सगळ पाणी सगळ्या एकतर एवढी मोठी सोसायटी स्टोरेज करून ठेवतात... ते पाणी स्टोरेज करून ठेवलेल असत ते लोक म्हणजे त्याला सुमार नसतो ते पाणी कस वापरायच ह्याला

त्या वर्तमानपत्रामधे न्यूज होतो एक

की ते भारतच्या भरत सरकारच्या निती आयोगाने एक अहवाल प्रसिद्ध केला...

त्याचयानुसार ते म्हणे दिल्ली हैद्राबाद बॅगलोर यासारख्या शहर मध्ये भूजल पार संपणाच्या मार्गावर आलंय

म्हणजे जवळपास ते काय म्हणतात की पण्याविना दोन हजार दोन हजार तीस पर्यंत अशे त्यांच्यावर हाल येणार आहेत त्यांचे होणार आहेत... त्यांना पाणी पण प्यायला नाही मिळणार.

मग काय तर आणि शिवाय म्हणतात की जगातील पाणी साठ्यापैकी भारतामध्ये फक्त चार टक्केच पाणी आहे म्हणतात.

आणि लोकसंख्या पहिली तर जगाच्या अठरा टक्के लोकसंख्या आपल्या भारताची इतकी आहे.

बापरे खरच च खूप गंभीर गंभीर परिस्थिति आहे ही.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 हो ना आणि काय म्हणतात ते चार दिवसाला पाणी येतेय तर एव्हड आमच्या गावाकडे तर एव्हडे हाल व्हायचे... म्हणजे सुरवातीला म्हणजे पाण्याचा काहीच प्रश्न नव्हता पण आता गावाकडे असे प्रॉब्लेम झालेत की तिकडे पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही कस मॅनेज करतात ते लोक देवच जानो बाबा. हो खूपच अवघड आहे आपण बातम्या वाचतो ना अगदी खोल... अरे विहिरी मध्ये उतरून ते तळला साठलेल पाणी ते लोक वापरतात.

मग काय तर माझ्या समोर एक जणाच डोक फोडल होत एक हांडा पाण्यासाठी.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 बापरे नळावर जस बायका भांडतात तस मारामारी होते पाण्यासाठी म्हणजे

अच्छा...आमच्याकडे तर नाही बाबा हा प्रकारच नाही आमच्याकडे तर उलट जे पाणी भरलेल आहे त्याचाच जास्त अ जे पाणी भरलेल आहे ते कस संपवता येईल त्याच्याकडेच लोकांचा कल जास्ती असतो हो ईवन तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायच असेल हम्म तर तेवढ च घ्या ना...अर्ध ग्लास घ्यायच असेल तर तेवढ च घ्या तुम्ही लोक एक ग्लास पाणी घेतात आणि ते बाकीच फेकून देतात हा बरोबर मग जल सौरक्षण करण हा पण एक मुद्दा आहे खर तर

हम्म बरोबर रोजच्या जीवनात जर आपण अश्या गोष्टींकडे लक्ष दील तर जल सौरक्षण आणि त्यातून पाण्याची बचत होऊ शकते खरं तर हो ना पुण्यात तर म्हणे एक कोटी लीटर शुद्ध पाणी गाडी धुण्यासाठी वाया जात म्हणे... जात असेल बाबा लोक अगदीच विचारच करत नाहीत कुठल्या गोष्टीचा पाणी वापर करताना आपण कसा कसा वापर त्याचा करावा आणि कसंय तो असा खूप मोठा स्त्रोत नाहीये ना रे हो आजकाल तू पाहिलंस की वातावरण अस बदलतेय की... मग दोन कधी कधी सहा सहा महीने पाऊस होतो तर कधी दोन महीने पाऊस च दोनच महीने पाऊस होतो हो कधी होतच नाही. बरोबर आहे पावसाच प्रमाण तर नेहमीच अनियमित असत कधी हवामान खात सांगत की खूप पाऊस पडेल की तेव्हा नेमका पाऊस...कमी पडतो आणि सगळ दुष्काळी वातावरण तयार होत. मग काय तर एकतर तो पाऊस पडत नाहीये म्हणून नद्या नाले तळी सगळ आटत चाललंय तुला तर माहितीये का त्या इमारती बा लोकांनी अक्षरश: नदी मध्ये इमारती बांधायला सुरुवात केलीये...कुठून पाणी राहील मग आपल्याकडे हो पुण्यात तर सांगतात ती देव नदी आणि राम नदी नावाच्या नद्या आहेत त्या मृतप्राय झाल्या... लोकाना माहिती पण नसेल कुठली देव नदी अस आहे आणि राम नदी पुण्यात आहे की नाही हे पण नसेल माहीत लोकाना मला पण नाही माहिती मला मुळा मुठा माहितीये पवना माहितीये पण देव नदी आणि राम नदी होत्या हे पण मला माहिती नाहीये

Coughingखूप अवघड आहे यार लोक कश्या ही कसा ही कसा ही म्हणजे बेसुमार वापर करताएत त्या पाण्याचा हम्म खरय अवघड परिस्थिति आहे अगदी मग काय पण खरं तर...आपल्या राज्यामध्ये एवढा पाऊस पडतो आणि एवढ पाणी आपण जमा करू शकतो खरतर वेगवेगळ्या उपायांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग भूजलात त्यामुळे पुनर्भरण होत आणि कसंय माहितीये का हल्ली जागतिक तापमान वाढीचे पण दुष:परिणाम अ ह्याच्यामधे दुर्लक्षित करून चालणार नाही आपण निसर्गाला मदत करत नाही वृक्षतोड करतो झाड कुणी लावत नाही पाऊस तरी कसा पडेल ना...

शुद्ध म्हणजे औद्योगीकरण वाढल्यामुळे कस होतंय सगळ सगळी जी घाण आहे एकतर ती त्याच्यामध्ये जातीये हम्म लोक पाण्याचा बेसुमार वापर करताएत हम्म मग पिण्याच पाणी मिळणारच नाही शुद्ध पाणी मिळणारच नाही.. हो ह्या गोष्टींमुळे जर पाणी प्रदूषित होत गेल नद्या सगळ्या प्रदूषित होत गेल्या तर पाणी प्यायला मिळणारच नाही स्वच्छ पाणी

त्याचा नुसता उपसा करतोय आपण आपण त्याच्यामध्ये भर टाकण्याच काहीच काम नाही ना झाड लावतोय ना रेन वॉटर हार्वेस्टिंग करतोय ना त्या पाण्याचा कमी झालंय पाणी तर त्याचा जपून वापर नाही करत आहोत... हल्ली झाड सुद्धा अ देशी झाड वापरतच अ लावंतच नाही कुणी पूर्वीची जी झाड आहेत ज्यांच्यामुळे खरच पाऊस पडतो अशी झाड लावण्या ऐवजी विदेशीच झाड लावतात ज्यानी काही उपयोग होत नाही हो वड, पिंपळ, कडूलिंब...ही झाड जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत ह्याच झाडांचा खरतर उपयोग होतो हो कारण ह्या झाडांची मुळ अगदी शंभर शंभर फुट खोल जातात आणि ते जमिनीत पाणी धरून ठेवतात... फक्त पावसाळ्यात च काय तो पाऊस बघायला मिळतो पाणी बघायला मिळत धबधबे आणि निसर्ग बघायला मिळतो तो पण काही ठिकाणीच पाहायला मिळतो जस तुला मी म्हणल त्या निती आयोगान सांगितलय की त्या...बॅगलोर मध्ये हैद्राबाद मध्ये दिल्ली मध्ये किती बिकट अवस्था झालीये पाण्याची हो ना अवघड ए मग आता तू काय ठरवलयस तुझ्या पाण्याच्या प्रॉब्लेम बद्दल

ठिके चल चालेल हो ओके चल ठिके ठेऊ का म अच्छा हो पण नक्की कर बर का काय करायच ते पाण्याच